आमच्या खामगावचं वातावरण आहे तसं.

हो का गं थंडी वगैरे कशी आहे तिकडे?

यावेळी पाऊसही खूप चांगला झाला. थंडी आता खूप पडत आहे. म्हणजे ऋतुमानाने सगळ व्यवस्थित चालत आहे.

काय नाही गं मी वाशिमला आहे सध्या.

काय नाही गं ग्रॅडज्युएशन झालंय जस्ट आता चालू आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी. हां माझी पण सेमच, आणि आमच्या खामगावमध्ये नेमके आहेच, काही क्लासेस वगैरे लावायचे असले ना आम्हाला कोचिंग हे ते खूप मिळतं.

अच्छा इकडे वाशिमलापण आहेच.

इथे तर एवढी थंडी आहे तुला काय सांगू खूपच जास्त

काही नाही सध्या खामगावातच आहे कॉलेज चालू आहे.

आ नुकताच हॅलो आता नुकताच आमच्याकडे चा फेस्टिव्हल झाला ना मोठी टीव्ही बसते आमच्या खामगावला. फक्त पूर्ण भारत देशातून खामगावला ते दहा दिवस बसते ना आम्ही सेवातच असतो तिथे

एवढं चांगलं वाटतं कीयेशील कधी मग इथे

हां थोडं आवाज येत नव्हता तुझा अगं मी म्हंटलं येशील आमच्या खामगावमध्ये. कधी आली तर.

अ का गं आमच्या खामगावात असते म्हणजे मोठी वगैरे फेस्टिव्हल गंपाती बाप्पांचे ही असते. आम्ही साजरा करतो.

खूप सारे आहे इकडेपण फेस्टिव्हल वगैरे खूप जास्त चांगलं प्रकारे साजरा करतात.

असं असं काही स्पेशल असं आहे का?

तिकडे आली होती मी आनंद सागर आहे तिकडे खूप छान

काय आणि बंद झालंय ना गं नाही तेंव्हा झालं होतं आताच चालू झालंय ना परत मी आले होते तेंव्हा.

तिथे तर खुपसरे झुले वगैरे आहेत, स्विमिंग पूल आहेत अ ते मत्सालय आहेत ना फिश फिश असतात तिथे.

नकली जे प्राणी नसतात का जिराफ, हत्ती वगैरे खूप सारे आहे तिथे पाहण्यासारखं. हो ना मी आधी खूप गेलेली आहे गं आता यावेळेस मला अ भेटायलाच नाही म्हणजे जायलाच वेळ नाही मिळाला

झालेले आहेत ते आले होते, त्यांच्यातच टाइम स्पेंड केला.

माझी ताई, माझे मम्मी पप्पा, आता तुला तर माहीतच आहे विसरली पण काय गं लवकर?

काय नाही गं त्यांचं तेच शेती वगैरे चालू आहे. हो का? माझे पप्पा पण शेतीच करतात.

खरंच नं शेतकरी लोक म्हणजे आपण खूप भाग्यशाली आहोत

मला नाही माहिती गं शेताबद्दल काहीच नाही माहिती.

आमच्या इकडे तर कांदे लावतात, सोयाबीन, तुवर, चना, गहू चालू असतं लावणं

ते तर व्यवहाराचं तेवढं काही माहिती नाही सगळं पप्पा आणि भाऊच बघत असतात ना त्याच्यामुळे.

माझंही तसंच आहे मी कधी जातच नाही जाणं होतच नाही. हो का? यावेळेस चालू होतं आमचं राजस्थान फिरायला जायचं चालशील का तू?

तिथे तर खूप सारं आहे ना पाहण्यासारखं, जयपूर वगैरे तर पिंक सिटी म्हणतात त्याला. खूप छान आहे तिथे बघण्यासारखं खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता मी पण बघितलं नाही ये आता जाणार आहे. अगं ऐकलेलं खूप आहे पण जाऊ नक्कीच जाऊ आपण.

अ पाहू ना जे चांगलं वाटेल ते मला तर ट्रेनचा सफर आवडतो जास्त तुला?

मग प्रॉब्लेम होते ना मला

हो का परंतु कसं आहे ट्रेनमध्ये आपण चालता फिरता राहू शकतो झोपू शकतो बसू शकतो.

हो ते तर चांगलं आहे पण कारने कुठेही थांबता येते ना आपल्याला.

आणि जर आपल्याला आता कुठं फोटोशूट करायचं असेल तर थांबवता येतं. आपल्याला हो ते तर खूप छान आहे म्हण ऑप्शन

हो का करू ना मग, जाऊ आपण एन्जॉय करू मस्त.

तुला तर माहिती आहे मला फोटो शूटचा केवढा

हो खूप सारे आहेत माझे ये ना कधी माझ्या घरी वाशिमला दाखवेन तुला माझे एलबम्स वगैरा.

हो हो चालेल माझ्याकडे कॅमेरा पण आहे.

हां म्हणजे आता मी एकटीने यायचं की माझ्या फॅमिलीला पण घेऊन यायचं? बघ ना विचारून फॅमिलीला येत असेल तर फारच छान. माझी पूर्ण फॅमिली तुझी पूर्ण फॅमिली जाऊ मग सोबत सगळे. आपल्याला म्हणजे जास्त दिवस राहू शकतो तिथे. हां आणि आपल्या काही मैत्रिणी असतील त्यांना ही विचार मी पण विचारते जाऊ मग सोबत करू काहीतरी प्लॅन

हं पाहू आता घरच्यांना विचारून बघू ना आठ दहा दिवस. दोन तीन दिवस तर जायलाच लागतात आणि दोन तीन दिवस यायला. आठ दहा दिवस तिथं एन्जॉय करू मस्त.

अगं पण तिथे राहायचं कुठं? खायचं वगैरे काय?

अ ते तर होऊन जाते ना गं आणि तिथे म्हणजे खूप सारे असे लॉज वगैरे असतात ना. तिथे खूप सारे मंदिर वगैरे ते पण असतात, कमी खर्चात होऊन जाईल आपली ट्रिप त्याचं काही टेन्शन नाही ये.

आणि एवढ्या दूर चाललो आहोत तर पैसे तर एक्स्ट्रा घ्यावेच लागतात ना सोबत. खर्च होतो ना शॉपिंग वगैरे करतो आता आपण म्हंटल्यावर खूप सारी शॉपिंग. तू काय काय शॉपिंग करणार मग तुकडे गेल्यावर?

हां ना राजस्थानी ड्रेस खूप फेमस आहेत तिथंचे

मला तर ज्वेलरी फार आवडतात ज्वेलरी आणि कपडे मी तर जास्त तेच पर्चेस करणार.

हो ते तर आहेच मग चाललेच त्याच्यासाठी आहे ना. खर्च करण्यासाठीच तर जात असतात ना फिरायला

मला खूप आवडतं म्हणजे प्रत्येक ठिकाणचं काही ना काही वस्तू खायला टेस्ट करायला आवडते.

तर तिथलं स्पेशल म्हणजे राजस्थानमधलं स्पेशल काय स्पेशल आहे.

तुझे मॅडम सर वगैरे काही सहल काढतात की नाही? अ नाही यार शाळेतून तर काही नाही आहे. एकदा आठवि नववि ला असतानाच गेलो होतो त्याच्यानंतर कधी गेलो नाही.

तिकडेच गेलो होतो शेगावला तुला सांगितलं ना. शेगावला गेले होते तेंव्हाच गेले होते.

तुझ्या गावामध्ये थंडी वगैरे पडते का जास्त? हो खूप जास्त आहे थंडी ना तिकडे. आमच्या खामगावमध्ये तर खूप थंडी आहे.

एवढी थंडी आहे का तिथे? एवढी नाहीये वाशीमला पण आहे थोडीफार.

कारण इथे जंगल एरिया आहे ना खूप जास्त. हां बरोबर आहे मग तर असणारच आहे. मी मागच्या वेळेस माहितीये तुला आमच्या खामगावमध्ये वाघ आला होता. ऐकलं होतं का तू?

हो ना आम्हाला एवढी भीती वाटायची मी तर घराच्या बाहेर जास्त निघायची नाही. काम असलं काही तेंव्हाच. कसे आले होते कुठे आले होते काय माहितीये का?

हो का मग त्यांना पकडले ते कसं?

म्हणजे प्रयत्न झाले पकडायचे पण भेटलाच नाही तो. खूप साऱ्या लोकांना दिसतो.

हो का मी न्यूजमध्ये ऐकलं होतं खामगावमध्ये सिंह आले होते वाघ आले होते. आता खामगावला एखादं जंगल घोषित करावं लागतं. हो

माझ्याशी तुला माहिती ये ना उपाशी नाही राहिलं जात.

खाल्ल्याशिवाय तर डोकं चालत नाही.

तू तर दिवाळीला फोन पण नाही केला मला विष पण नाही केलं दिवाळीला.

ऍक्च्युली माझा मोबाईल ना हँग झाला होता खराब झाला होता, आता मी त्याला सुधारलं

हो का? पण असं थोडी असते यार मैत्रिणीला विसरली तू दिवाळीचं विष नाही केलं काही नाही. अगं मला माहित होतं तू समजून घेणार मला म्हणून पण मी तुला मॅसेज टाकलं होतं तुला माहितीये का? हॅप्पी दिवाळी म्हणून प्रॉब्लेम होतं पण तू तर विष करायचंस मी मी तुला मॅसेज केला होता बघ व्हॉट्सअँपला. तुझा फोन रिपेरिंग ला असेल बहुतेक तेंव्हा.

राहूदे ये मग आता डिसेंबरमध्ये

खूप चांगलं आहे. हो का? काय काय आहे तुमच्या खामगावमध्ये?

आणि आता ते तलाव ला धबधबा आलेला आहे माहिती ये?

अगं पाणी ओव्हरफ्लो झाला ना म्हणून.